व हे मासेमारी समुद्रामधून मोठ मोठे मासे पकडून विकतात.

व्हाइट ब्ल्यु व्हाइट अ कलर मध्ये आहेत.

व त्याच्या पुलाच्या तिकड असा एक बारीक अशी बोळ रस्ता काडलेला आहे.

या चित्रात आपल्याला पूर्ण अशी हिरवळ झाडी झुडपी दाखवली गेलेली आहे त्याच हिरवळ झाडी झुडपीच्या त्या साइड ला--

व ते ब्रिज ला हे गज मोठे मोठे गज अशे--

व त्या साइड ला डोंगर वगेरे आहेत मोठे व आभाळ वगेरे आलेल आहे.